पॅनकार्ड साठी अर्ज कसा करावा या वरील स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत
या ट्युटोरियलमध्ये आपण खालील प्रक्रिया शिकू
पॅन कार्ड साठी अर्ज करणे
ओळखीचा पुरावा म्हणून कागदपत्रे
आणि अर्जाच्या स्थितीचा मागोवा घेणे
पॅन कार्ड आर्जाच्या फॉर्म ला फॉर्म 49आ
म्हणतात
हा फॉर्म खालील लिंक वरुन डाउनलोड केल्या जाऊ शकतो
फॉर्म डाउनलोड केल्यावर त्याची एक प्रिंट आऊट घ्या
पुढील स्टेप फॉर्म भरणे आहे
फॉर्म केवळ इंग्रजीमध्ये ब्लॉक लेटर्समध्ये सुवाच्यपणे भरावा
काळा शाई चा पेन फॉर्म भरण्यासाठी अधिक श्रेयस्कर आहे
प्रत्येक बॉक्समध्ये फक्त एक वर्ण म्हणजेच वर्णमाला संख्या विरामचिन्ह भरा
प्रत्येक शब्द नंतर एक रिकामा बॉक्स सोडणे आवश्यक आहे
व्यक्तीविशिष्ट अर्जदारांना पांढऱ्या पार्श्वभूमीमधे असलेले दोन अलीकडच्या काळातील रंगीत फोटो आवश्यक आहे
हा फोटो फॉर्म वर पुरविलेल्या मोकळ्या जागे मध्ये पेस्ट म्हणजेच चिकटवावा
फोटो चा आकार 35सीएम एक्स 25सीएम असावा
फॉर्म मध्ये फोटो ला स्टेप्लर किंवा क्लिप लावलेले नसावे
डावीकडील फोटो च्या मागे एक सही अंगुठ्याचा ठसा असावा
उजव्या बाजूच्या फोटो साठी एक सही अंगुठ्याचा ठसा त्याखाली असावा
अंगठ्याचा ठसा नोटरी पब्लिक किंवा प्राधिकृत अधिकारी सह कार्यालयीन सील किंवा शिक्क्या द्वारे साक्षांकीत करून घेणे आवश्यक आहे
आता फॉर्म भरण्यास सुरुवात करा
सर्व प्रथम करनिर्धारण अधिकारी तपशील भरा
करनिर्धारण अधिकाऱ्याचा तपशील या वेब पेज वर मिळू शकतो 1 विभागात तुम्हाला तुमचा वैयक्तिक तपशील भरावा लागेल
येथे तुमचे जसे की श्री श्रीमती इत्यादी शीर्षक निवडा
पूर्ण स्वरूपात आपले आडनाव नाव आणि मधले नाव लिहा
हे कोणत्याही आद्याक्षरे शिवाय भरावे
तुमच्या नवा अगोदर श्रियुत श्रीमती डॉक्टर कुमारी इत्यादी कोणतेही शीर्षक उपसर्ग नसावे
व्यक्तीविशिष्ट नसल्यास जर पुरविलेल्या जागे पेक्षा नाव मोठे असेल तर काय
त्या बाबतीत पहिल्या किंवा मध्य नावा साठी पुराविलेल्या जागेत ते निरंतर केल्या जाऊ शकते
एका कंपनीच्या बाबतीत नावात कोणतेही संक्षेपाक्षर नसावे
उदाहरणार्थ प्रायव्हेट लिमिटेड पूर्ण लिहिलेले असावे
पीव्हीटी एलटीडी प्रायव्हेट एलटीडी पी
एलटीडी इत्यादी सारख्या वेरीयेशन्स ला अनुमती नाही
एकमेव मालकी बाबतीत पॅन अर्ज मालकाच्या स्वत च्या नावाने असावा
हे पॅन कार्ड वर छापले जाईल
लक्षात ठेवा आडनाव त्याच्या पूर्ण स्वरूपात लिहीणे आवश्यक आहे
पुढील विभाग इतर नावे विचारतो जसे एखादा कोणत्या नावाने ओळखला जातो किंवा ओळखला जायचा
अर्जदार येस निवडतो तर ते लिहिणे आवश्यक आहे आयटम 1साठी खालील सूचना लागू होतात
आयटम 4 जेंडर फील्ड केवळ वैयक्तिक अर्जादारा द्वारे भरली असावी
आयटम 5 जन्म दिनांक विचारली असते
अर्जदाराच्या विविध श्रेणींमध्ये अपेक्षित तारखा फॉर्ममध्ये दर्शविल्या आहेत
उदाहरणार्थ कंपनी ने त्याच्या अंतर्भावाची दिनांक पुरवावी
नंतर अर्जादाराने त्याच्या वडिलांचे नाव भरावे
आयटम 1 मधील नाव संदर्भात सूचना येथे लागू होते
लक्षात ठेवा विवाहित महिलेने तिच्या वडिलांचे नाव देखील द्यावे पती चे नाव नाही
आयटम 7 आपला पत्ता विचारते
निवासी पत्ता फक्त व्यक्ती द्वारे भरलेला असावा
हफ एओपी बोई किंवा एजेपी
जर व्यक्ती कडे उत्पन्नाचे स्त्रोत असल्यास उदाहरणार्थ समजा जर व्यवसाय किंवा व्यापार करणारा असेल तर कार्यालायाचा पत्ता येथे द्यावा
एक फर्म एलएलपी कंपनी स्थानिक अधिकारी किंवा ट्रस्ट बाबतीत संपूर्ण कार्यालय पत्ता अनिवार्य आहे
सर्व अर्जदारांनी दिलेल्या पत्त्या मध्ये हे तपशिल समाविष्ट असले पाहिजे म्हणजेच गाव शहर जिल्हा राज्य केंद्रशासित प्रदेश आणि पिनकोड विदेश पत्त्या मध्ये त्याच्या झिप कोड सोबत देशाचे नाव असणे आवश्यक आहे
आयटम 8 म्हणजेच कम्युनिकेशन साठी पत्ता व्यक्ती हफ्स एओपी बोई एजेपी Residenceरेसिडेन्स किंवा Officeऑफीस पत्त्यावर टिक म्हणजेच खूण करू शकतात
इतर अर्जदारांनी त्यांच्या कार्यालयाचा पत्ता लिहावा
सर्व सुसंवाद येथे लेखी पत्त्यावर पाठवले जातील
दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आयडी तपशील आयटम 9 मध्ये भरले जातील
दूरध्वनी तपशील मध्ये देश कोड आयएसडी कोड आणि क्षेत्र एसटीडी कोड चा समावेश असला पाहिजे
उदाहरणार्थ
दिल्ली दूरध्वनी 23557505 क्रमांक चा तपशील असा भरलेला असावा 91 देशाचा कोड 11 एसटीडी कोड क्रमांक आणि ईमेल आयडी आवश्यक आहेत
अर्जा मध्ये काही चुका असल्यास अर्जादारांना संपर्क करण्यासाठी ईमेल द्वारे पॅन कार्ड पाठविण्यासाठी स्थिती अद्ययावत साठी एसएमएस आयटम 10 मध्ये वर्ग स्थिती निवडा जी लागू होते
मर्यादित दायित्व भागीदारी बाबतीत पॅनसाठी एक फर्म दर्जा दिला जाईल
आयटम 11 कंपन्यांची रजिस्ट्रार द्वारे जारी केलेल्या कंपन्यांच्या नोंदणी क्रमांक विचारतो
इतर अर्जदारांनी राज्य किंवा केंद्र सरकारच्या अधिकार्यांनी दिलेला नोंदणी क्रमांकका चा उल्लेख करू शकतात
आयटम 12 - मध्ये भारतातील नागरिकांनी त्यांचा आधार क्रमांक दिला असेल तर प्रविष्ट करणे आवश्यक आहे
ते आधार पत्र कार्ड च्या एक प्रत द्वारे समर्थित असावे
आयटम 13 मध्ये अर्जदाराने त्यांचा व्यवसाय कोड वापरून त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत सूचित करणे आवश्यक आहे
हे कोड्स फॉर्मच्या पृष्ठ 3 वर उपलब्ध आहेत
उदाहरणार्थ वैद्यकीय व्यवसाय आणि व्यवसाय यांचे कोड 01 आहे
अभियांत्रिकी चा 02 आहे
आयटम 14 करप्राप्त व्यक्तीची माहिती विचारतो
केवळ जे आयकर अधिनियम 1961 च्या कलम 160 मध्ये निर्दिष्ट केलेले आहेत ते करप्राप्त व्यक्ती म्हणून काम करू शकतो
त्या पैकी काही आहेत अनिवासी चा एक एजंट पालक किंवा व्यवस्थापक वेडा किंवा मूर्ख न्यायालय प्रभाग इत्यादी
रिप्रेझेंटेटिव्ह असेसी अल्पवयीन मानसिकरीत्या अपंग मृत मूर्ख किंवा वेडा आहेत त्या अर्जदारांनी अनिवार्य आहेत
रिप्रेझेंटेटिव्ह असेसी वैयक्तिक माहिती येथे भरली जाते
आयटम 15 पॅन कार्ड अर्ज सादर करणाच्या कागदपत्रा बद्दल आहे
व्यक्तीची ओळख आणि पत्त्याचा पुरावा एक पॅन च्या अर्जासह संलग्न करणे अनिवार्य आहे
या कागदपत्रात अर्जदाराचे नाव असणे आवश्यक आहे
रिप्रेझेंटेटिव्ह असेसी देखील या कागदपत्रा सह संलग्न करणे आवश्यक आहे
कागदपत्रांची यादी जी ओळख आणि पत्त्याचा पुरावा सादर करते ती पॅन अर्जाचा फॉर्म मध्ये पृष्ठ 4 वर दिलेली आहे
अर्जदारांनी फॉर्म मध्ये नमुद पर्याय पासून कोणतेही एक कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे
उदाहरणार्थ व्यक्तिविशिष्ट अर्जादार आणि हफ च्या ओळखीसाठी पुरावा आहे पुढीलपरमाणे शाळा सोडल्याचा दाखला रॅशन कार्ड चालक परवाना इत्यादी
पत्त्याचा पुरावा साठी कागदपत्रे आहेत वीज बिल टेलिफोन बिल पासपोर्ट इत्यादी आता आपण अर्ज संबंधित काही सामान्य माहिती ची चर्चा करूया
पॅन आर्जाच्या प्रक्रीये साठी शुल्क आहे आरएस9600 आरएस8500 1236 सेवा कर
पेमेंट डिमांड Draftडिमांड ड्राफ्ट Chequeचेक द्वारे केले जाऊ शकते
भारताबाहेर पत्त्यांसाठी प्रक्रिया शुल्क आरएस
96200 म्हणजेच अप्लिकेशन फीस आरएस8500 डिस्पॅच फीस आरएस77100 1236 सेवा कर
परदेशी पत्त्यांसाठी शुल्क भरण्यासाठी फक्त मुंबईत डिमांड ड्राफ्ट द्वारे भरली जाऊ शकते
फॉर्म शेवटचा बॉक्स अर्जदाराच्या स्वाक्षरी किंवा आंगठा मुद्रण विचारते
रिप्रेझेंटेटिव्ह असेसी च्या स्वाक्षरी किंवा आंगठा मुद्रण अल्पवयीन मृत वेडा आणि मानसिकदृष्ट्या अपंग असलेल्यांना दिलेल्या असाव्यात
स्वाक्षरी किंवा आंगठा मुद्रण नसेल तर अर्ज नाकारला जाईल
अर्जदारांना हा फॉर्म स्वीकारल्यानंतर पोचपावती प्राप्त होईल
यात युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांक असतील
हा क्रमांक अर्जाची स्थिती ट्रॅक करण्यासाठी वापरला जाऊ शकतो
तुम्ही आयकर विभाग वेबसाइट किंवा या वेबसाइट वापरून त्याच्या स्थिती ट्रॅक करू शकता या वेबसाईटवर स्टॅटस Trackस्टेटस ट्रॅक शोध हे कार्य सुरू करेल
या शोधास एकतर आपला पोचपावती क्रमांक किंवा तपशील जसे नाव आणि जन्मतारीख लागेल
एसएमएस द्वारे पॅनसाठी स्थिती तपशील मिळवू शकता
जीटीएसएमएस nsdlpanltspacegt15 डिजिट पोचपावती क्रमांक
आणि 57575 वर पाठवा
पोस्टल पत्ता म्हणून दर्शवले आहेत
ही माहिती उपयुक्त होती अशी आशा आहे
संक्षिप्त रूपात या ट्युटोरियलमध्ये आपण शिकलो पॅनकार्ड साठी अर्ज करण्याची प्रक्रिया
व्यक्तीची च्या ओळखेचा पुरावा साठी कागदपत्रे आणि पॅन स्थिती ट्रॅक करण्यास
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
httpspoken tutorialorgWhat is a Spoken Tutorial ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्यूटोरियल्स च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते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
अधिक माहितीसाठी कृपया कॉन्टॅक्ट at स्पोकन हायफेन ट्युटोरियल डॉट ओआरजी वर लिहा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
001116049 001153 यासाठी अर्थसहाय्य मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय
गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहेhttpspoken tutorialorgNMEICT Intro या ट्युटोरियलमध्ये आपण समाप्तीपर्यंत आलो आहोत